रामू सकाळी उठून शाळेसाठी तयार होऊ लागला
झोपेत असूनही ब्रशवर पेस्ट घेऊन त्याने दात घासण्यास सुरूवात केली
शाळेत जायचे असल्याने त्याने पटकन दात घासले
चुळा भरून तो आंघोळीला गेला आणि तयार झाला
आईने त्याला नाश्त्यासाठी बोलावले
त्याने नाश्ता केला
खाताना अन्न दातात अडकल्याने तो मोठ्याने ओरडला
आईने त्याला पाणी दिले
उशीर झालेला असल्यामुळे शाळेत जाण्यास सांगतिले
दात दुखत असूनही रामू घराबाहेर पडला
रस्त्यात त्याला मित्र भेटला
तो अस्वस्थ असल्याचे पाहून सुरेशने त्याची चौकशी केली
रामूने त्याला सर्व सांगितले
सुरेशने रामूचे बोलणे शांतपणे ऐकले
सुरेशने शेजारी असलेल्या दाताच्या डॉक्टर काकांबद्दल सांगितले
शाळा सुटल्यावर रामूला डॉक्टरांकडे नेण्याचे वचन दिले
डिजिटल डिव्हाइड चे अंतर भरून काढणार्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये स्वागत
येथे तोंडाची स्वच्छता प्राथमिक काळजी आणि दाताच्या डॉक्टरांचा सल्ला ह्याबद्दल माहिती घेऊ
शाळेतून येताना सुरेश व रामू दाताच्या डॉक्टरांना भेटले
डॉक्टरांनी परीक्षण करून दात थोडा किडल्याचे सांगितले
नंतर दात किडण्याची कारणे सांगितली
दातांमध्ये अन्नकण अडकणे दात नीट न घासणे सिट्रिक एसिड चे प्रमाण जास्त असलेली सॉफ्ट ड्रिंक्स मद्यार्क नसलेले पेय घेणे इत्यादी
यावर डॉक्टरांनी काही उपाय सांगितले
खनिज व कॅल्शियमयुक्त अन्न खाणे दात नीट घासणे दिवसातून दोनदा दात घासणे प्रत्येक खाण्यानंतर चुळा भरणे सर्व वयोगटातील लोकांनी दर सहा महिन्यांनी दातांची तपासणी करणे
दाताच्या डॉक्टरांची भेट घ्या जर दात सरळ रेषेत नसतील जर दात किडलेले असतील किंवा गरम किंवा गार खाल्ल्यावर जर खूप वेदना होत असतील
आता दात घासण्याच्या काही पध्दती पाहू
दातांच्या आतल्या आणि बाहेरच्या भागात ब्रश हळूवारपणे फिरवा
तोंडाची दुर्गंधी आणि कीटाणू निघून जाण्यासाठी जीभेवरही ब्रश फिरवा
याला पर्याय म्हणजे पीलू किंवा बाभळाच्या झाडाची काडी चघळणे
ही काडी चावत रहावी लागते
ही चावलेली काडी नैसर्गिक ब्रश म्हणून वापरता येते
हा पाठ येथे संपतो
तोंडाच्या आरोग्यासाठी दातांची काळजी घेणे आणि वेळोवेळी दातांच्या डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे
काळजी घ्या
सहभागाबद्दल धन्यवाद
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते